परत आपल्याला आजूबाजूला झाड दिसताये परत मंदिराच्या वरती एक झेंडा लावलेला आपल्याला दिसतोय परत मंदिराला पाईप --

आपल्याला या इमेज मध्ये स्क्वेर मध्ये थोडास सीमेंट च हे मध्ये बांधलेल य त्याच्यावर एक दगड ठेवलाय त्याला सिंदूर लावलेल ये परत त्याच्या जवळ एक छोटासा झ झेंडा लावलाय.

काही लोक आपापसात गप्पा मारत आहेत तर एका बाईच्या हातात झाडू दिसतोये एक दोन मानस तिकडे साईड ला बसलेलेत परत त्या साईड ला बाकीचा एक राउंड माणसांचा बस --

अ एक माणूस मासे घ्यायला आलेला आहे बऱ्याच जणांनी तोंडाला मास्क लावलेला ये समोर एक बाई तिच्या दुकानावर धंदा करतेये.

परत आपल्याला ब इथ खूप सारी गर्दी दिसतिये कोण आंघोळ करतंय लहान लहान पोर दिसताए बाया मानस सगळे दिसताए परत समोर हे दोन तीन बोर्ड --

या इमेज मध्ये एक भिंत ये म्हणजे घर ये त्या घराच्या भिंतीला खूप सारे फोटो लावलेले येत खूप सारे फोटो लावलेले येत त्या फोटो णवर काही फोकस गेलेला ये लाईट चा परत वरती आपलयाला सी. सी.टी.व्ही कॅमेरा ही दिसतोय.

एक मुलगा आपल्याला तिथ उभा असताना दिसतोय परत तिकड एक मुलगी ये ती लहान लहान सोबत खेळताना आपल्याला दिसतेये परत समोर एक कलरफूल झाड --

लोखंडी आपल्याला एक इन्स्ट्रुमेंट दिसतंय ते एक काही जमिनीतून निघालेलय तर काही जमिनीच्या बाहेर ये एकदम व्यवस्तिथ ठेवलेलय त्याला त्या पायपांची सेटिंग लाव--

परत एक गेट ये लोखंडी तो बंद ये परत बाजूला च ते प्राणिनां पाणी पिण्यासाठी पण सोय आपल्याला तिथ दिसतेय परत तिथ एक झाड त्या झाडाला आजूबाजूला झाडी लावलेली दिसतेय परत तिथ छोटे छोटे गवत --

परत झाड दिसताये त्या किल्ल्याच्या भिंतीला ही आपल्याला झाडांचे छोटे छोटे आपल्याला वेल त्या किल्याला किल्ल्याच्या भिंतीला लागलेला दिसतोय.

आपल्याला या इमेज मध्ये एक मंदिर दिसतंय त्या मंदिराच्या बाहेर आपल्याला लाइट लावलेल्या दिसताय परत आपल्याला दोन माणस सुद्धा या मंदिरात दिसताय.